इथं घराच काम चालू आहे लोक काम करायला आली होती बे --

इथ एक रोड दिसायलाय बगीच्या सारख मैदान हाय इथ एक कट्टाय कट्ट्याच्या आत मधोमध एक लई मोट्ठ झाड हाय. दोन तीन झाड हायती छोटी छोटी झाड हाय ती.

एक देवीचं देऊळ आहे देवीच देऊळ अ दरवाजा उघडलय देवीच्या द उंबरठ्याला अ --

त गावाची कमानी हाय दिसायला लागली तिथ तिथ हाईत--

बाई ती माघ झाडं हाय ती काय --

पोरं चालीती आजूबाजूला तिकड पलिकड झाडं--